एक उंच पहाड आहे दोन तीन उंच पहाड आहेत दोन माणसं आहेत.

एक ऑफिस आहे ऑफिस मध्ये एक माणूस कॉम्पुटर वर बसेलआहे बाजूनं गाडी लावेल आहे त्याच्या बाजूला स्कूटी लावेलआहे ट्रॅक्टर हाय सोयाबीन आहे.

एक देवी मिरवणूक निघत आहे देवीच्या समोर जाळ करत आहेत एक माणूस उभा आहे एक माणूस फटका बांधून उभा आहे एक मुलगा उभा आहे त्याच्यात निळा टी_शर्ट आहे.

हे सगळे ठेवलेले आहेत आणि चप्पल पण आहे.

ही एक दुकान आहे दुकानामध्ये लायटिंग --